हे एक जगन्नाथ शॉप आहे. अह याच्या मध्ये पान आहेत. दुकानामध्ये खूप सारे लाइट्स वगैरे लावले आहेत. आजूबाजूला शॉप आहेत.बाहेर गाड्या लावल्या आहेत. तिन माणस आहेत. साईड ला जाण्यायेण्यासाठी जागा आहे.

हे खूप सारे झाडे वगैरे आहेत पत्राचे घर आहेत पत्राच्या घरां वरती अ याच्या छत्र्या आहेत काही कपडे वगैरे बाहेर टाकलेले आहे जाण्यायेण्या साठी रस्ते आहेत साइड ने इलेक्ट्रिक वायरी आहे.

हे एक विभागीय क्रीडा संकुल आहे पुण्याच इथे जाण्या-येण्याचा रस्ता आहे दोन लेडीज बसल्या आहे समोर एक लेडीज उभी आहे इथे खेळण्याच्या वस्तु आहेत काही झाड वगैरे आहेत एक बिल्डिंग आहे.

हा एक ग्राऊंड आहे ग्राऊंड मध्ये येण्या-जाण्याचा रस्ता आहे एक पोस्टर आहे छोटे-छोटे गवत आहे खूप सार झाड वगेरे आहेत काही लोक वगेरे आहेत जाण्या येण्यासाठी फुटपाथ आहेत परत साइट ला घर आहे.

हा एक हॉल आहे. हॉलमध्ये ट्रॉफी वगैरे आहेत. फूटबॉल आहे. जाण्यायेण्याचा रस्ता आहे. दोन जेंट्स एक लेडिज आहे. बॅगा वगैरे आहेत. साइडला केरम्स आहेत. लाईट आहे.